रायटर च्या प्रिंटिंग आणि व्ह्यूइंग वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत डॉक्युमेंट बघणे
डॉक्युमेंट छापणे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
प्रथम रायटर मधील विविध व्ह्यू ऑप्शन्स जाणून घेऊ
रायटर मध्ये मुख्यतः वापरले जाणारे दोन व्ह्यू ऑप्शन्स आहेत
ते म्हणजे प्रिंट लेआउट आणि वेब लेआउट डॉक्युमेंट प्रिंट केल्यावर ते कसे दिसेल हे प्रिंट लेआउट ऑप्शन दाखवते
ब्राऊझर मध्ये डॉक्युमेंट कसे दिसेल हे वेब लेआउट दाखवतो
ह्या पर्यायाचा उपयोग आपल्याला एचटीएमएल डॉक्युमेंट बनवताना तसेच डॉक्युमेंट मध्ये केलेले बदल फुल स्क्रीन मोडवर बघण्यासाठी होतो
प्रिंट लेआउट ह्या ऑप्शनवर जाण्यासाठी व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करून मग प्रिंट लेआउट ह्या ऑप्शनवर क्लिक करा
वेब लेआउट ह्या ऑप्शनवर जाण्यासाठी मेनूबारवरील व्ह्यू ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग वेब लेआउट ह्या ऑप्शनवर क्लिक करा
ह्या दोन्ही ऑप्शन्स व्यतिरिक्त तुम्ही डॉक्युमेंट फुल स्क्रीन मोडवर ही बघू शकता
प्रथम व्ह्यू वर क्लिक करून मग फुल स्क्रीन वर क्लिक करा
फुल स्क्रीन मोडे चा उपयोग डॉक्युमेंटमध्ये बदल करताना तसेच डॉक्युमेंट प्रोजेक्टर वर दाखवण्यासाठी होतो
फुल स्क्रीन मोडे मधून बाहेर पडण्यासाठी कीबोर्डवरील एस्केप हे बटण दाबा
तुम्हाला डॉक्युमेंट फुल स्क्रीन मोड मधून बाहेर आलेले दिसेल
आता व्ह्यू मेनूमधील प्रिंट लेआउट ऑप्शनवर क्लिक करा
पुढे जाण्याआधी आपल्या डॉक्युमेंट मध्ये एक पान वाढवून घेऊ
त्यासाठी इन्सर्ट मेनूमधील मॅन्युअल ब्रेक ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि पेज ब्रेक हा पर्याय निवडा
आता ओक वर क्लिक करा
आपण ह्या बद्दलची अधिक माहिती पुढील ट्युटोरियलमध्ये शिकू
डॉक्युमेंट बघण्याचा अजून एक पर्याय म्हणजे झूम
मेनूबार वरील व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करून मग झूम वर क्लिक करा
झूम एंड व्ह्यू लेआउट डायलॉग बॉक्स दिसेल
त्यात झूम फॅक्टर आणि व्ह्यू लेआउट ही हेडिंग्ज आहेत
झूम फॅक्टर डॉक्युमेंटस् किती मोठी करून दाखवावीत हे सांगण्यासाठी वापरला जातो
त्यातील उपयोगी पर्यायांची आपण चर्चा करणार आहोत
ऑप्टिमल ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर सर्वोत्तम व्ह्यू बघता येतो
फिट विड्थ एंड हाइट व्ह्यू मध्ये डॉक्युमेंटचे एक पान स्क्रीनच्या रूंदी किंवा लांबी मध्ये मावेल अशा प्रकारे दिसू शकते
त्यामुळे डॉक्युमेंटची अनेक पाने बघणे आणि संपादित करणे खूप सोपे होते
फिट टीओ विड्थ हा पर्याय पानाला त्याच्या रूंदीप्रमाणे स्क्रीनवर फिट बसवतो
100 व्ह्यू पानाचा वास्तविक आकार दाखवितो
पुढचा महत्त्वाचा व्ह्यू ऑप्शन म्हणजे व्हेरिएबल होय
वापरला जाणारा झूम फॅक्टर आपणVariable फिल्डमध्ये एंटर करू
उदाहरणार्थ व्हेरिएबल ह्या फिल्डमध्ये 75 ही किंमत एंटर करा आणि नंतर ओक वर क्लिक करा
डॉक्युमेंट योग्य आकारात बघण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी झूम फॅक्टर एंटर करू शकता
डायलॉग बॉक्स मधील अजून एक सुविधा म्हणजे व्ह्यू लेआउट
व्ह्यू लेआउट टेक्स्ट डॉक्युमेंटसाठी वापरतात
झूम फॅक्टर कमी करून विविध लेआऊट मध्ये डॉक्युमेंट पाहण्यासाठी हा पर्याय वापरतात
व्ह्यू लेआउट मध्ये ऑटोमॅटिक आणि सिंगल पेज हे पर्याय वापरून डॉक्युमेंटची पाने अनुक्रमे एकमेकांच्या शेजारी किंवा एकाखाली एक बघता येतात
उदाहरणार्थ फिट विड्थ एंड हाइट वर क्लिक केल्यानंतर आपण झूम फॅक्टर पर्याय निवडू
त्यानंतर व्ह्यू लेआउट खाली सिंगल पेज पर्याय निवडून शेवटी ओक वर क्लिक केल्यास डॉक्युमेंटमधील पाने एकाखाली एक दर्शविली जातील
आता ऑटोमॅटिक पर्याय निवडून नंतर ओक बटणावर क्लिक करा
तुम्हाला दिसेल की डॉक्युमेंटची पाने एकमेकांच्या शेजारी दाखवली जातात
रायटर स्टेटस बारवरील तीन कंट्रोल्स वापरून आपण झूम व व्ह्यू लेआउट बदलू शकतो
स्टेटस बारवरील व्ह्यू लेआउट आयकॉन डावीकडून उजवीकडे अशाप्रकारे160 सिंगल कोलम्न मोडे एकाशेजारी एक अशी पाने दाखवणारा मोडे आणि उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे शेजारी शेजारील पाने दर्शवणारा मोडे झूम स्लाइडर ने पानाचा आकार बदलून अनेक पाने दिसू शकतात
लिबर ऑफिसमधील डॉक्युमेंट प्रिंट करण्याविषयी माहिती घेण्याआधी आपण पेज प्रिव्ह्यू बद्दल थोडे जाणून घेऊ
फाइल वर क्लिक करून पेज प्रिव्ह्यू वर क्लिक करा
पेज प्रिव्ह्यू मोड मध्ये डॉक्युमेंट बघताना पेज प्रिव्ह्यू बार दिसेल
प्रिंट केल्यावर तुमचे डॉक्युमेंट कसे दिसणार आहे हे तुम्हाला यात दिसते
तुम्ही आपल्या resumeओडीटी ह्या फाईल चा प्रिव्ह्यू पाहू शकता
प्रिव्ह्यू पेजच्या टूल बार वर विविध कंट्रोल ऑप्शन्स आहेत
झूम इन झूम आउट नेक्स्ट पेज आणि प्रिंट हे पर्याय उपलब्ध आहेत
लिबर ऑफिस रायटर मध्ये डॉक्युमेंट कसे बघायचे आणि प्रिंट प्रिव्ह्यू ह्या बद्दल जाणून घेतल्यावर आता आपण लिबर ऑफिस रायटर मधील प्रिंटर च्या कार्याची माहिती करून घेऊ
प्रिंटर म्हणजे डॉक्युमेंट प्रिंट करण्याचे आऊटपुट डिव्हाईस होय
आता आपण प्रिंटचे विविध पर्याय कसे वापरायचे ते पाहू
टूल्स वर क्लिक करून ऑप्शन वर क्लिक करा
लिबर ऑफिस राइटर च्या शेजारील बाणावर क्लिक करून शेवटी प्रिंट वर क्लिक करा
पर्याय निवडण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल
डिफॉल्ट सेटिंग्ज तशीच ठेवा आणि ओक वर क्लिक करा
आता संपूर्ण डॉक्युमेंट पटकन् प्रिंट करण्यासाठी टूल बार वरील प्रिंट फाइल डायरेक्टली वर क्लिक करा
ह्याला क्विक प्रिंटिंग असे म्हणतात
प्रिंट ऑप्शनमधील डिफॉल्ट सेटिंग्ज बदलून डॉक्युमेंट प्रिंटींगवर नियंत्रण ठेवता येते
मेनूबार वरील फाइल मेनूवर क्लिक करा
आणि नंतर प्रिंट वर क्लिक करा
स्क्रीनवर प्रिंट नामक एक डायलॉग बॉक्स उघडेल
जनरल टॅब मधील जेनेरिक प्रिंटर वर क्लिक करा
डॉक्युमेंटची सर्व पाने प्रिंट करण्यासाठी एल पेजेस हा पर्याय आहे
पाने क्रमानुसार प्रिंट करायची असतील तर पेजेस हा ऑप्शन निवडा व त्या फिल्ड मध्ये पानांचा क्रम एंटर करा
उदाहरणार्थ आपण इथे 1 3 असे टाईप करू
ह्यामुळे डॉक्युमेंटची पहिली तीन पाने छापली जातील
डॉक्युमेंटच्या अनेक प्रति काढण्यासाठी नंबर ओएफ कॉपीज फिल्डमध्ये संख्या एंटर करा
आपण 2 एंटर करू
आता डायलॉग बॉक्स मधील ऑप्शन्स ह्या टॅबवर क्लिक करा
ऑप्शन निवडून डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तुम्हाला ऑप्शनची सूची स्क्रीनवर दिसेल
तुम्हाला प्रिंट इन रिव्हर्स पेज ऑर्डर नामक एक चेक बॉक्स दिसेल
यामुळे जास्त पानांचे डॉक्युमेंट एकत्र लावणे सोपे जाते
आता सदर चेकबॉक्स वर क्लिक करा
आणि प्रिंट ह्या बटणावर क्लिक करा
तुम्ही पीडीएफ फॉरमॅट मधील डॉक्युमेंटही प्रिंट करू शकता
डॉट ओडीटी फॉरमॅट मधील डॉक्युमेंटचे रूपांतर डॉट पीडीएफ मध्ये कसे करायचे हे आपण आधीच पाहिले आहे
डेस्कटॉपवर आपण जी पीडीएफ फाईल अगोदरच सेव्ह करून ठेवली आहे त्या पीडीएफ फाईल वर डबल क्लिक करू या
आता फाइल ह्या ऑप्शनवर क्लिक करून मग प्रिंट ह्या ऑप्शन वर क्लिक करा
डिफॉल्ट सेटींग्ज न बदलता प्रिंट प्रिव्ह्यू वर क्लिक करा
तुम्हाला फाईलचा प्रिव्ह्यू स्क्रीनवर दिसेल
आता प्रिंट करण्यासाठी प्रिव्ह्यू पेजवरील प्रिंट थिस डॉक्युमेंट ह्या आयकॉनवर क्लिक करा
अशाप्रकारे आपण लिबर ऑफिस रायटर वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात
डॉक्युमेंट बघणे
डॉक्युमेंट प्रिंट करणे
कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट
राइटर मध्ये थिस इस लिब्रे ऑफिस राइटर हे टेक्स्ट लिहा
डॉक्युमेंटचा फुल स्क्रीन व्ह्यू मिळवण्यासाठी फुल स्क्रीन ह्या ऑप्शनचा उपयोग करा
डॉक्युमेंटच्या ऑप्टिमल आणि व्हेरिएबल ह्या व्ह्यू साठी झूम ह्या ऑप्शनचा उपयोग करा
व्हेरिएबल साठी 50 ही व्हॅल्यू एंटर करून डॉक्युमेंट पहा
डॉक्युमेंटच्या पेज प्रिव्ह्यू वर जाऊन आणि पानांना बॉर्डर असलेल्या डॉक्युमेंटच्या दोन प्रति प्रिंट करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे